त्यांना Progress सांगणे किंवा मुलांच्या Development बद्द्दल सांग्याचे किंवा तुम्ही Classroom करायचे किंवा Claeanness किंवा जे पण आहे मुलांना चांगली सवयी लावायची त्याच्या यामध्ये तुमच्या जबाबदारी मध्ये ती आलेले. शिकावं हि तगर प्रतीकांची जबाबदारी असते पण Extra जबाबदारी काय होती तुमच्यावर ते ते आहे तुम्ही कास environment तैयार करायचं तुमच्या Class च Environment कास असायचं तुम्हला त्या विषयी पण लिहायचं खूप महत्वाचं आहे म्हणजे अगदी वचल्यानंतर त्याना समझयाला पाहिजे जस तुम्ही Lesson plan बनवायचे किंवा work sheet बनवायचं work sheet वरून आपण काय शिकवलं आहे मुलाना आपण कश्या मध्यें Help केले आहे मुलांची Creativity वाढविण्यासाठी पण काय केलेले आहे जे तुम्ही Exam departmnet Handle केले आहे जस मी तर Exam department handle केल्यानंतर तुम्ही त्याच्या मध्ये काय कुठल्या कुठल्या गोष्टी येतात कुठल्या कुठल्या Activity केलेल्या आहे काय काय Circular काढलेले म्हणजे एवढं Deeply विहारात ना समोरचा व्यक्ती, कि तुम्ही जे लिहलेले आहे तो त्यांच्यावार होतो प्रभाव होतो त्या सगळ्या गोष्टीच. ततर हे सगळं लिहून आवश्यक आहे जस मी Education specialist असताना मी आणखी काय काय काम केले आहे. मी काय केलेले आहे ते म्हणजे अगदी लिहावं लागता आणि खुप म्हणजे व्यवस्थित तुम्हा म्हणजे कस मी इवढी मला यासाठी म्हणतोय के मला असं वाटतायच कि नाही खप मोठा Resume होणार एवढं वाचू शकणार नाही. आणि कोणी कश्याला एवढ्या Intererst ने वाचणार एवढे सारे resume येतात त्यांच्या कडे

कि आल्यानंतर मी वाचले नाही मी वाचायची, काळजी पूर्वक वाचायचे त्यानी काय काय काम केलेले आहे काय नाही काम केलेलं आहे. कुठे काम केलेलं हे किती वर्ष काम केले आहे आणखी पण त्याना कुठल्या गोष्टी साठी Improvement करू शकतो आम्ही किंव Interview व्हायचं छोट्या छोट्या गोष्टी व्ह्यायच्या त्यानाच Assignment तैय्यार कारण त्यांना आणखी काय येते त्यांची Ability कशी Search करायची हे सगळं तुम्हाला तुमचा Resume हे करून आहेत तेव्हाच माहिती पडत तर खूपच काळजी पूर्वक असायला पहिजे. तर असं करता करता हो नाही तुम्ही खरोखर खूप चांगली माहिती दिली. आता मी जेव्हा माझा Graduation झाला होत तेव्हा मलाही काही Resume कस बनवता हे माही नव्हतं तेव्हा मी कस Google वर Search केले होत तेव्हा आणि हम्म तेव्हा काही माहिती नाही मिळावी पण मगनंतर का झाला Job portal वर पण पाला Resume update करतो मग हम्म तिथून मला Resume services मिळाल्या हम्म Free services दिल्या त्यांनी आणि मग त्यांनी Paid services हि दिल्या त्याच्यात त्यांनी मला काही गोष्टी Highlights केल्या होत्या कि तुमचा Resume font असतो ती नेहमी Times roman new times roaman मध्ये पाहिजे आणि काहीतरी अं आणी तो बारा अं बारा ते चौदा च्या मध्ये असा Font पाहिजे

पाहिजे हा. अश्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि मग Work wise तुमचं Current experience पहिले यायला पाहिजे मग तुमचं जून Experience त्याच्या खाली त्याच्या आधी असं त्यांनी एक म्हणजे एक Format मध्ये मला सांगितलं होत कि असं असं लिहा आणि अं तुमचा जो Current आताच जो Profile आहे Designation आहे ते तुम्ही HEadind वर द्या त्या याकरिता काय होईल जेव्हा तुम्ही कुठें Aplly कराल कुठे तर

हो हो नक्की नक्की कधीही चालेल हो ठीक आहे Bye

दिग्दर्शक पंकज पारशे यांनी indian express ला चार बाग मधील श्री देवी च्याअभिनया बद्दल सांगितले ती मनाली तिनी या चित्रपटा द्वारे तिची श्रेणी सिद्ध केली आणि त्या नंतर तिला अनेक offer मिळाल्या ज्याने त्याला एक नव्या भूमिकेत दाखवले अरे मग श्री देवी ला films fare तिला सर्वकृष अभिनेत्री साठी नामांकन मिळाले होय तिने जाणे कहून से आई हू hit हिट झाला आणि times of india ने श्री देवी classic म्हणून वर्णन केले जिथे ती पावसाच्या पाण्याने गालाचे चुंबन घेत होती नंतर एकोणीशे एकोणवद मध्ये तिने चांदणी आणि चाल बाज या दोन्ही साठी films fare सर्वकृष अभिनेत्रीचे नामांकन मिळवले आणि नंतर जिंकली आणि हो चित्रपट तुम्हला माहित आहे यश चोप्रा ने श्री देवीला त्याच्या एकोणीशे ऐक्यनव च्या आंतराष्ट्रीय संगीतमय romantic नाटकात काम केले त times of india ने यश चोप्राच्या top ten film याही समाविष्ट केले आणि तिच्या वर्णन सर्व काळातील प्रेमकथा म्हणून केले आणि आवशक्य च्या सीमा ओलांडून केव्हा ladies त्याला त्याचा

आणि श्री देवी च्या संसनाती गाणी होती पाच गण्या मध्ये स्थान दिले box office वर यश मिळाले कारण कि बऱ्याच प्रशाशन मिळाले आणि गेल्या काही वर्षा प्रत्येक प्रेषक श्री देवी चा चिरत्रपट पाहण्या साठी बाहेर पडले चिरत्रपट समीक्षक राहुल डायर त्याच्या चित्रपट निर्मात्या चा चारित्र्यत ते लिहितात यश चोप्रा च स्वतः चा आवडता चित्रपट एकोणीशे ऐक्यानव याने प्रेक्षकांना वर्गवारी नुसार विभागले ते

मारल्या आणि शहरात हि चर्चा होती तर तिनी हि स्वतःच्या आधुनिक कबुल केले कि ती या pharma चिंतित होती ते महत्वाचे असल्या चे त्यांनी सांगितले जरी हा चित्रपट boss office वर flop झाला असला तरी रेबीस ने सिनेमातील तो विचित्र

असे त्याच्या अपयशा चे वर्णन केले आहे लेम ने सर्वंकृष्ट चित्रपट आणि आणखी एक सर्वंकृष्ट अभिनेत्री trophy सह पाच films fair trophy जिंकल्या श्री देवी या चित्रपटात खूप लोक प्रिय आहे राज्य राजस्तानी coshum designer नीता कुल्ला हिला सर्वंकृष्ट design चा पहिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होय एकोणीशे ब्यानव मध्ये श्री देवी ने अमिताब बच्चन यांच्या सोबत या चित्रपटात काम केले होते अभिनेत्रीने पुन्हा स्थान अफगाणिस्तान ने मजल एक शरीफ चित्रित केले गेले dd दिल्या नुसार ते काबाई मध्ये घरा मध्ये आणि चांगला यवसाय अफगाणिस्तान लोकप्रिय आहे आणि दोन हजार एक मध्ये अहवाल दिला होता होय या चित्रपणे Filmfare award मध्ये सर्वंकृष्ट दिग्दर्शन ना ची trophy जिंकली तर श्री देवी ला सर्वंकृष्ट अभिनेत्री म्हणून नामांकन मिळाले एकोणीशे ब्यानव ते त्र्यानव मध्ये झुरसिक पार्क च्या निर्मिती दरम्यान प्रसिद्ध hollywood दिग्दर्शन आणि निर्माता सिलंबर या चित्रपटातून छोट्या भूमिके साठी श्री देवी संपर्क साधण्यास आला होता मात्र भूमिकेतील उंची पाहून श्री देवी ने ही offer नाकारली ती एकोणीशे पंच्यांशी ते एकोणीशे पर्यंत भारतातील सार्वधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती अभिनय केला तिने hong kong मध्ये drug तस्करी चा आरोप असलेल्या गायकेची भूमिका केली होती कलाकारांची कामगिरी असून हि ती स्री चेतना आणि समर्थक उद्धरण देते कि या चित्रपटातील तिच्या महत्व पूर्ण योगदानासाठी तुम्हला चित्रपट आठवतो अभिनया मुळे तिला films fair मध्ये सर्वंकृष्ट अभिनेत्री चा पुरस्कार मिळाला उद्योगातून break मोठा चित्रपट हेला जुदाई एकोणीशे सत्तर ऐक्यनव मध्ये release झालेला romantic drama या अभिनेत्री ने अनिल कपूर आणि उर्मिला मातोंडकर त्यांच्या सोबत पैशा साठी काम केले होते त्यात श्री देवी नि अत्यंत लोभी गृहिणी ची भूमिका स्वीकारली होती अहो मी त्या चित्रपटात श्रीदेवीला अभिनयाने खूपदा पाहिलं आहे श्री देवी शिवाय अशी श्रीदेवीला जुदाई film fare मध्ये आठवी सर्वंकृष्ट अभिनेत्री म्हणून नामांकन मिळाले एकोणीशे शहाणव मध्ये श्री देवी ने bollywood मधील प्रसिद्ध राज कपूर घराण्यातील कपूर यांच्या शी लग्न केले एकोणीशे शहाणव ते सत्यानव मध्ये तिच्या आई ला मेंदू चा कर्क रोग झाल्याचे निदान झाले एकोणीशे सत्यानव मध्ये आई च्या निधना नंतर श्री देवी नि चित्रपट सृष्टी पासून दूर गेले ते तिचे आहे but कायदे आहे खूप अवघड आहे आणि तिचा अभिनय

तिला का नाम हा आणि tvshow मध्ये ती judge म्हणून दिसली आहे films fare award मध्ये त्याच्या काही गण्या मध्ये एक गाणी सादर केले ते academy of filmand television च्या

दोन हजार बारा रोजी श्री देवी star plus च्या top काम केले आणि तुम्हला माहित आहे कि श्री देवी केवळ अभिनव च करत नव्हती तर श्री देवी ला चित्र लेखी चत्रिकलेची आवडही निर्माण झाली होती march दोन हजार दहा मध्ये त्याची चित्रे अंतर राष्ट्रीय कला लीला व गृहाने विकून त्याचे उभे केले चित्रपटातून पंधरा वर्षा च्या नंतर श्री देवी ने नवोदीद गौरी शिंदे दिग्दर्शक comedy drama english दोन हजार बारा मध्ये काम केले

इंग्रजी भाषेच्या अभ्यास क्रमाला त्या चित्रपट आणि श्री देवी च्या अभिनयावर मोठया प्रमाणावर टीका झाली times of india ने त्याला दोन हजार बारा चा सर्वत्कृष्ट चित्रपट म्हटले आणि श्री देवी चा अभिनय ने त्या साठी एक master class आहे हा रेडिस चा राजा आहे या चित्र पाटाचे वर्णन एक विजेता श्री देवी तिच्या पात्रात उत्कृष्ट आहे असे करण्यात आले आणि समिक्ष सुभाष के म्हणाले कि श्री देवी एक सामाकालीन अभिनेत्री खूप चांगली बनवते ते विनोदा सारखे दिसतात तुम्ही वर वरची पाहत असाल तर श्री देवी चे अप्रतिम अभिनयाने तुमच्या चेहऱ्यावर मोठे

गौरी शिंदे finalizer time दोन हजार बारा च्या पंचवीस indian watch यादी त नाव हाय यादी त त्याचे नाव दिले प्रेरित dot com bollywood मधील सर्वत्कृष्ट अभिनेत्री यादीत तिनी अवलं स्थान पटकवले इंग्र इंग्लिश इंग्रजी english या web site ने लिहिले कि हा एक साधा चित्रपट आहे गोष्टी कधी च mrlo dramatic नसतात तिथे त्या असायला हव्यात आणि श्री देवी नेहमीच योग्य tone घेते तरुण अभिनेत्री ने सुद्धा अभिनय शिकला पाहिजे

तिला films fare मध्ये सर्वत्कृष्ट अभिनेत्री साठी नऊ नामांकन मिळाले आहे भूतकाळासाठी bomby talkis दोन हजारतेरा चित्रपटातील अपना bomby talkis गाण्यात perform केल्या नंतर श्री देवी ने कल्पना रम्य action adventure film दोन हजार पंधरा मध्ये अभिनव केला तो पूर्वी तिचा शेवटचा चित्रपट होता दोन हजार अठरा मध्ये त्याचे निधन झाले हाय पल्लवी हाय मिनाक्षी काय करत होतीस काही नाही ग पंधरा दिवसा पासून मला बरच नाही आहे

हो ग तू गेल्या महिन्यात सुद्धा आजारी पडली होतीस अशी सारखी आजारी पडल्या मुले असं होईल जर निरोगी राहण्यासाठी जर व्यायाम केला रोज तर तू आजारी पडणार नाही

दिवस पण छान जातो त्याच्यासाठी तू पण चल माझ्यासोबत उद्या पासून योग क्लासला होहो चालेलना

हो ग ती काय नेहमी प्रत्येकानी फीट मध्ये राहा आणि आजारी आजाराला पळवा असे लोकं कडून आपण ऐकतो जेव्हा आपण आरोग्यची मियॉ डॉक्टरांकडे गेली होती ना तर डॉक्टरांनी पण व्यायामाचा खूप काही समजवून सांगितलं जस व्यायाम मुळे शारीरिक हालचाल होते त्यामुळे मजबूत आणि लवचिक बनतात व्यायाम हा शारिक तसेच मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो व्यायामा मुळे शारिक कष्ट करण्याची क्षमता असच स्टॅमिना वाढतो तुम्ही जर चार्जिंग केला नाही तर तुमचा मोबाईल फोन चालेल का असं त्यांनी मला विचारला होता मी म्हंटलं नाही तर ते डॉक्टर म्हणालेकी अगदीच तसेच शरीराला मनाला डोकयाला रिचार्जे करण्यासाठी कमीत कमी जवळ जवळ तीस मिनिटाचे व्यायाम आवश्यक आहे त्यामुळे प्रत्येकाच्या जीवनामध्ये नेहमीच महत्व खूप असते त्यानी मला समजून सांगितलेकी व्यायाम म्हणजे काय असते ते कसे कार्यला पाहिजे त्यानी सांगितलकी शरीराला तीर्थ प्राप्त करण्यासाठी शरीर मजबूत बनवण्यासाठी बळ वाडवण्या साठी केल्या जाणाऱ्या क्रियेस व्यायाम असे म्हणतात मैदानी खेळ चाळणी धावणी पोहणी सायक्लीन दोरीउड्या जोरबैठका वजन उचलणे पुशब पायऱ्या चढणे उतरणे स्ट्रेचिंग जसे कि सुद्धा माझे सुद्धा व्यायाम कडे फार दुर्लक्ष होते त्यामुळे कमी वयातच आरोग्याचा अधिक समस्या उभ्या रहातात अभ्यासाचा कारणातून मुले मैदानी खेळ व व्यायामा पासून दुरावले आहेत तर तरुण वयातील वक्तीला करियर आणि कामाचा वयात व्यापाचा रोजच्या व्यायामाला वेळ देता येत नाहीत अश्या बदलत्या जीवनाशी व्यायाम कडे दुर्लक्ष झाल्या मुळे लटपणा दुर्दयविका उतारक्तदाब डायबिटीज पक्षाताप खांदेदुखी गुडघे दुःखी मानसिक तणाव यासारखे कमी आजाराचे प्रमाण अतिशय वाडले आहे

तू ला काय वाटते कारण अजकालच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्य हा वरून नीट जरी दिसला तरी तो मानसिक द्रुष्ट्या खचून गेलेला असू शकतो दैनंदिनजीवनामुळे आपल्या आरोग्य कडे नीट लक्ष्य देता येत नाही व्यायाम हा जीवनातील तणावा पासून मुक्त होणायचा चांगला मार्ग आहे आणि आपले मन एका शांत जागी मदत करू शकतो व्यायामा मुळे सायंकाळी काल सांधे आणि हाडे तसेच फुफुसे आणि हृदय यांना मदत होते आणि तुला व्यायामाचे महत्तव म्हायती आहे का व्यायामाचे महत्व फार आहे कारण व्यायाम एखादंयावक्तीस सतत निरोगी राहण्यास मदत करतो व्यायामा मुळे सर्वांना नराश्य आणि इतर प्रकारच्या टेंशन पासून दुर राहण्यास मदत होते कोणत्याही तणावाच्या परिस्थितीत निरोगी मन अधिक अधिक चांगल्या प्रकारे संकटातून सामना करू शकतो लटपणा आणि ताणतणावात असणे हे आज कालच्या तरुण वयात गटात जवळजवळ प्रत्येक तिसऱ्यां मुलांमध्ये आढळते त्यामुळे या प्रमुख समस्येत वर उपाय करणे आणि लोकांना तंदुरुस्त आणि सक्रिय करणे अधिक महत्वाचे आहे व्यायाम केळ्याने या मध्ये खूप फायदा मिळू शकतो हे सिद्ध झाले आहे तू ला माहिती आहे का जसे कि मी तुला सांगते आणि तू सुद्धा लक्षात ठेव कारण कि तुला व्यायामाची खरंच गरज आहे निरोगी जीवन शैलीसाठी व्यायाम हा खूप गरजेचं आहे आणि आपले शरीर हे द्रुष्ट तो एक चांगला मार्गे आहे नियमित व्यायामानामुळे तुम्हाला रोज रोग होण्याचा धोका कमी होण्यास आणि तुमचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते असे नाही तर मानसिक आरोग्याचा समस्या टाळण्यास आणि त्यांच्यावर उपचार करण्यास मदत होते व्यायाम हा जीवनातील तणाव पासून मुक्त होण्याचा एक चांगला मार्गे आहे आणि आपली मानसिथिवाढवूशक्लो असतो वय कोणाची पण असो प्रत्येक आला नियमित व्यायामाला फायद होतो नियमित व्यायाम केल्याने तुमचे स्नायू हाडाचे आरोग्य यांचा फिटनेस सुधारतो व्यायाम हा तुमचे उच्चरक्तदाब हृदय रोग आणि काही कर्क रोग मूळचा धोका कमी करतो व्यायाम हे नीराश्या आणि चिंता कमी करते आणि चांगले आरोग्य आणि मूळ सह चांगले मानसिक आरोग्य वाढवते जामुळे हयद्रित मुलांसाठी पुरेसे पाणी पितो तसेच आपले शहरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम गरजेचं आहे निरोगी आणि तंदुरुस्त तिला

होण्याचा शकयता कमी असते कोणत्याही तणावाच्या परिस्थितीत निरोगी मन अधिक चांगले प्रतिकिया देते व्क्तीचा आत्मवीश्वास वाढतो नियमित व्यायाम मुळे फ्रक्चर्र होण्याची तीव्रता कमी होते अशा प्रकारे व्यायामाचे खूप फायदे आहेत जे मी तुला सांगितले हो मला समजला ते मला डॉक्टरांनी व्यायामाचे प्रकार सुद्धा सांगितले होते तुला महितीआहेत का त्याचे प्रकार मी ते डॉक्टरांनी सांगितले हो सांग ठीक हे व्यायामाचे एकूण व्यायामाचे एकूण सात प्रकार आहेत व्यायाम करण्याचे याधिक व्यायाम आंरोधिक व्यायाम स्ट्रॅचिंग व्यायाम आणि व्यायाम असे असे चार प्रकार असतात या चार प्रकारात मेदनी खेळ चालनी धावणी पोहणे सायक्लिन दोरउड्या जोरबैठका वजन उचलणे पुषप पायऱ्या चढणे उतरणे स्टेचिंग डान्सिंग सगळ्यांचा विविध समावेश होतो जसकी अरोगी व्यायाम हृदयाची फुफुसांची आणि स्नायूयांची गती आणि रक्त वाढवणाऱ्या व्यायामाना अरोगिक वयमामुळे रक्तवाहिन्यान संबंधित साधना मिळते आणि फुफुसांच्या आरोग्य सुधारते चालण्याचा व्यायाम सायकलचालवणे दोरीउड्या जॉगिंग विथ ऍक्टिव्हिटी जसे जुंबा एरोबिक पावर योगा हे एरोबिक व्यायाम आहे या प्रकच्या व्यायाम मुळे हृदय व रक्तवाहिन्या संबंधित कायिक तू मद मेह नि उचारक्त दाब पक्षा दात यासरखे आजार होण्याचा धोका कमी होतो अश्या व्यायामामुळे हृदयाचेठोके आणि श्वाशचे प्रमाण वीस ते तीस टाक्यानी वाडले पाहिजे आणि हा व्यायाम दररोज वीस ते तीस मिनटं करायला हवा अशा व्यायाम मुले शरीराची क्षमता वाढते म्हणजेच न थकता काम करता करता येणायची शक्ती म्हणजे स्टॅमिना वाढतो हा व्यायाम हृदयविकार असलेल्या वक्तींनी डॉक्टरच्यासल्यानी करू शकतात ताकत म्हणजे कुठली क्रिया करण्याची शक्ती टाकत व्हाडण्यासाठीच्या व्यायामाला अनरोगीक व्यायाम असे म्हणतात या प्रकार मध्ये सर्व रित्या हालचाल हि कमी वयात कराव्या लागतात यात वजन उचलणे जोर बैठका पुषप वेगाने धावणे आणि अधिक प्रकारचा समावेश असतो अशा प्रकारच्या व्यायाम मुळे कमी वेळात जास्त ऊर्जा वापरनी करते या प्रकारच्या व्यायामामुळे मजपेशी मजबूत व पेटदारहोतात या प्रकारच्या व्यायामात कॅलरीज अधिक जळतात त्यामुळे वजन कमी होण्यास त्याची मदत होते या व्यायाम प्रकार हृदय विकार असलेल्या वक्तींनी करू नये अं तिसरा म्हणजे स्ट्रेचिंग व्यायाम स्ट्रेचिंगमुळे लवचिकता राखण्यास मदत होते स्ट्रेचिंगमध्ये विशिष्ट असा काम दिला जातो या मुळे मजपेशी लवचिक व मजबूत होतात स्ट्रेचिंग हा एक वोर्कआउटचा एक महत्वाचा भाग आहे स्ट्रेचिंग कमी चालतात मस्त व्यायाम मुळे स्नायूंना ताण देऊन स्ट्रेचिंग व्यायाम करणे आवश्यक आहे तरुण पनात जेव्हा आपले स्नायू निरोग्य असतात तेव्हा आपले आपण त्याचा कडे दुर्लक्ष केलया वय वाढल्यावर स्नायू मध्ये लवचिकता कमी होते त्यामुळे स्नायू कडक होतात आणि योग्यरीत्या कार्य करत नाही त्यामुळे मग स्नायू सत्कीन आणि त्याठिकाणी दुखणे स्नायू धुखापती वाढली खांदे दुःखी आणि पडणे यांचा दुःख वाढतो चवथा म्हणजे समतोल व्यायाम हा व्यायाम प्रकारात एकाच सिथित काही वेळ राहून शहरीर समतोल साधला जातो योगासने हे याप्रकारच्या व्यायामात येतात

तुला तर म्हाहीतच असेल कारण तू सुद्धा योग करते ना योग करायला जाते तू

गती हि जीवनशैली नोकऱ्या आणि लांब प्रवास यामुळे आता आपल्या शरीराला आजाराचा धोका धोका अधिक आहे प्रत्येकानी नियमित व्यायाम केला पाहिजेल आठ्वडातून कमीत कमी दोन दिवस व्यायाम केले तरी खूप महत्वाचे आहे प्रत्येकानी किमान कोणत्या तरी प्रकारे व्यायाम कसा करता येईल याकडे लक्ष दिले पाहिजेल जसे कि काम करतात व्यायाम म्हणावं जेवण झाल्यावर शतपावली युजे करणे किंवा सकाळी योगाचे क्लास लावले जर कोणला जमत नसेल तर क्लासेस लावायला जिम लावायला घरचा घरी अर्धातास पंधरा वीस मिनटं जरी त्यानी योगा केला व्यायाम केला तरी त्यान्च्या इच्छे नुसार तर तरी देखील ते चांगले आहे महत्वाचे देखील आहे जसे कि तू पाहते आजकाल मधुमेह थयराइड बीपी शुगर आणि लठ्ठपणा आणि रोह हार करतात यात हृदयविकार यासगळनमुळे या सगळयांचा अतिरोक होत आहे म्हणजे प्रत्येक घरामध्ये एक ते दोन वृग्न आहेत जे असे ज्याना मधुमेह किंवा बीपी किंवा थयराइड आहे यासगळयांचे कारण म्हणजे कमी होणार व्यायाम जस कि अ आ आधीच्या आधीच्या पुडेजीहोते त ते शेती काम करायचे जर शेती काम नव्हते करत तर घरी बसूनही त्याचा घरकामत मुळे त्यांच्या व्यायाम होत होता पण आज काल सर्व स्री पुरुष दोघेही

व्यायाम होत नाही आणि हालचाल देखिलंहोतं नाही त्यामुळे त्याचा त जे निरोगी आहेत तर ते राहूशकत नाही त्यामुळे त्यानी निरोगी राहण्यासाठी व्यायाम केला पाहिजेल जेणे करून जे

आणि आज आजच्या आधुनिक युगातला नवीन शोधा मुळे मनुष्याची हि जीवन सुखरूप झाले आहे परंतु वाढत्या साधनांमुळे मनुष्य आळशी झाला आहे एकाच जागी तासंतास बसून राहिल्याने लठ्ठपणा वाढत आहे आणि यावर उपाय म्हणून नियमित व्यायामाचे सवय लावली पाहिजेल जसे कि मानुषतेव्ही सुखी राहू शकतो जेव्हा त्याचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त असेल तंदुरुस्त शरीरासाठी नीट व्यायाम करणे आवशक आहे एक निरोगी शरीर प्राप्त करण्यासाठी व्यायामाचे महत्व भरपूर आहेत नियमित व्यायाम केल्याने शहरीरीक सुखासोबत मनुष्याला मानसिक संतृष्टीची प्राप्ती होते

आणि आरोग्य व्यायाम केल्याने सुरळितराहते व्यायामाने खूप सारे लाभ होतात व्यायाम केल्याने मानसपेशी मजबूत होतात शरीरातील रक्तसात रोज होतो व्यायाम केल्याने शरीरात प्रसन्नता वाढते आणि नियमित व्यायाम करणारा व्यक्ती प्रसन्न राहतो व्यायाम प्रत्येकदिवशी नियमित पद्धतीने करायला हवा पश्चिमेकडील देशांमध्ये पुरुषानं सोबत महिलांदेखील नियमित व्यायाम करतात परंतु आपल्या भारतात खूप कमी ठिकाणी महिला घरा भायेर निघून व्यायाम करताना दिसतात पुरुषानं सोबत महिलांनीही व्यायामाचे महत्व समजावून नियमित व्यायाम करण्यास प्रेरित केली पाहिजेल जसे कि आपण व्यायामाचे महत्व सांगितले तसंच जर आपण योग्य पद्धतीने व्यायाम केला त्याचे आपल्याला योग्य निकाल भेटतो नीरज चा परिणाम आपली शरीरावर योग्य होतो पण काही लोक त्यांना व्यायाम माहित नसत आणि ते त्याची योगासने चुकीच्या पद्धतीने करतात जर चुकीच्या पद्धतीने योगासने केल्यामुळे हि ते चांगले परिणाम होण्या एयवजी वाईट परिणाम होतात जसे कि त्याची मन पाठ अकखडू शकते हदनवर त्रास होऊ शकतो त्यामुळे तुम्ही योग्य तो सल्ला घेऊनच

किंवा टीव्ही वर जे दाखवता प्रोग्रॅम मध्ये व्यायाम कसे करावेत योगासने घेतात ते सर्व बघूनच आपण योगासने केली पाहिजेत तू खास सुंदर माहिती मला दिलीस मी उद्या तुझा सोबत नकी येणार

गेल्या पांच्याहत्तर वर्षात शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्यात काही प्रमाणात यश आले. आहे मात्र कोठारी आयोगासह अनेक आयोग व समित्यांच्या शिफारशीची योग्य अंमलबजावणी न झाल्याने तसेच सुविधांना वाढविल्याने नियंत्रण आणि हस्तक्षेपामुळे दर्जेदार शिक्षणाचे विकेंद्रीकरणाचे काळानुरूप शिक्षणाचे आव्हान अद्याप कायम आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात गेल्या पांच्याहत्तर वर्षात देशाने केलेली वाटचाल लक्षणीय अशीच आहे देश स्वतंत्र झाला त्यावेळी शाळा महाविद्यालय,

नव्या पिढीला शिक्षित करण्यासाठी या सर्वांची संख्या वाढविण्याचे आवाहन होते. ते केले तर शिक्षणाचे सार्वत्रिकरण होते. वेळोवेळी स्थापन करण्यात आलेल्या

केलेल्या शिफारशी आजही महत्त्वाच्या ठरतात त्यांच्या त्यांची आणि एकूणच विविध धोरणांची अंमलबजावणी झाली असती तर शिक्षण क्षेत्रातील आपली कामगिरी अधिक सरळ होऊ शकली असती. तर हे शिक्षण सुविधा वाढविण्यास सर्वत्रीकरणात आणि उच्च शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण वाढविण्यात विविध ज्ञान क्षेत्रांचे शिक्षण देण्यात आपल्याला काहीसे यश मिळाले आहे. British काळात भारतीय भाषा विद्या आणि कला यांच्या अभ्यासाकडे पुरेसे लक्ष न देता East India Comapny नोकरी करण्यात योग्य असलेल्या इंग्रजीतून शिक्षण देण्याला त्यावेळी प्राधान्य दिले. एकोणीसशे पन्नास मध्ये देशात पंचवीस विद्यापीठे सातशे महाविद्यालय दीड हजार शिक्षक आणि सुमारे एक लाख विद्यार्थी अशी उच्चशिक्षणाबाबतची स्थिती होती. उच्च शिक्षण

आज हे प्रमाण सत्तावीस टक्क्यांवर गेले आहे. महा विद्यापीठे एक हजाराहून अधिक आहेत महाविद्यालयांची संख्या चाळीस हजार एवढी झालेली आहे. शिक्षकांची संख्या पंधरा लाखांच्या घरात आहेत. उच्च शिक्षण क्षेत्रातील ही वाटचाल वाखानने योग्य आहे परंतु सर्वत्रीकरण दर्जेदार आणि काळानुरूपी शिक्षण यासारखे आव्हाने कायम आहेत. त्यांना समोर जाण्यासाठी तसेच शिक्षणातील आणि कौशल्य विकासातील जागतिक प्रवाह ओळखून ते काळानुरूप करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावण्याची आवश्यकता आहे. NEP ची दिशा प्राध्यापक के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP दोन हजार वीस हे धोरण बजाऊ शकते. बुद्धी प्राधान्यवादी विचार आणि कृती करण्याची क्षमता असलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या नैतिक छाप पाडणारा कल्पक आणि सर्जनशील असा

भर देणे ही उद्दिष्टे स्पष्ट करण्यात आली आहे. सर्वांना दर्जेदार शिक्षण देणे समानता निर्माण करणे विद्यार्थ्यांना रोजगार शपथ घेणे आधी मुद्द्यांचा विचार एकोणीसशे सहासष्ट च्या कोठारी आयोगापासून केला जात आहे. त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होत असूनही शिक्षणाचे गुणवत्ता झपाट्याने खालावत चालली आहे. आधीच्या धोरणांचे सदोष अंमलबजावणीमुळे हे यामागचे मुख्य कारण आहे त्याचबरोबर विद्यार्थी काय आहे कसे शिकतात याकडे दुर्लक्ष ही कारणीभूत आहे केवळ पदव्या घेणे म्हणजे शिक्षण नव्हे प्राध्यापक JP नाईक यांच्यासह वेळोवेळी निदर्शनास आणून दिले आहे. शिक परिणामकारक आणि दर्जेदार शिक्षणासाठी British काळापासून ची मानसिकता दूर करण्याची म्हणजे निर्वसहतवादाची आवश्यकता आहे.